दोनी बाजूंनी ऊंच-ऊंच तटबंदी आहे. आ अस वर गॅलरी आहे निळे आकाश दिसत आहे आजूबाजूला दोन आ पाट्या दिसत आहे.

हे एक अह बांधकाम सुरू आहे. अह मागे झाडे दिसत आहे कॉलम चे बांधकाम सुरू आहे.